इमारतीच्या अर्ध्या कामामध्ये ग्लासेस लागलेले आहे आणि समोरचे जे भाग आहे तो काम सुरू आहे आणि त्यावर बांबूंचा एकमेकांना बांधलेला कटघरा आहे.

हे जे चित्र आहे. ते हे एका ग्रोसरी स्टोरचे आहे. या मध्ये सगळ्या वस्तु उपलबद्ध आहे. अंडे आहे. स्नॅक्स आहे. अ सॅनिटरी पैड्स आहे आणि इतरही दुसर्‍या वस्तु या ग्रोसरी स्टोर मध्ये आहे.

जे चित्र मी बगत आहे ते चित्र अह कासवाचे आहे त्या मध्ये तीन कासव दिसत आहे एक कासव पाठीवर आहे तर दोन कासव खाली आहे अतिशय सुंदर असे हे कासव आहे आणि आराम आरामाने चालत आ --